इथे एक दुकान आहे तिथच प्रेमाचा चहा आहे प्रेमाचा चहा सगळेजण पितात तसेच इथे खूप सारी संख्या आली आहे.

रोड वर काही वाहने आहेत तसेच साईड ला खूप सारे दुकान आहेत जसे बस --

आहे घर वसाहत यायला मराठीमध्ये म्हणतात याला जायसाठी एक गेट ओपनिंग केलेल आहे व काही जात आहेत तर काही त्या गेट मधून येत आहे.